या फोटोत मला दोन पोलिस इन्स्पेक्टर दिसत आहे आणि दर दरवाजे दिसत आहे. पुष्कळ सार्‍या खिडक्या दिसत आहे.

पांढऱ्या कलर टाइल्स दिसत आहेत पांढर्‍या कलर च्या लाइट दिसत आहे पाय दान दिसत आह. निळ्या कलर ची मशीन दिसत आहे.

प्रवेश द्वार दिसत आहे मोठे मोठे झाड दिसत आहे जमीन दिसत आहे निळ्या कलर चा आकाश दिसत आहे.

या फोटोत मला एक बिल्डिंग दिसत आहे पांढर्‍या कलर ची झाड दिसत आहे आकाश दिसत आहे दुरून त्याच्या आजुबाजूला अजुन बिल्डिंगा दिसत आहे.

या फोटोत मला मोठी त्यात जमीन दिसत आहे झाड दिसत आहे. हिरव्या कलर चा कारपेट दिसत आहे खुर्च्या दिसत आहे.

या फोटो त मला पुष्कळ सारे बसा दिसत आहे आणि त्या बस च्या बाहेर पुष्कळ सारे --

फूलांचा वास दिसत आहे.

खाली जमीन दिसत आहे वाळलेली--

या फोटो त मला पुष्कळ सार्‍या गाड्या दिसत आहे एक काळ्या कलर ची ऑटो दिसत आहे.

या फोटोत माला सेलॉन च प्रवेश द्वार दिसत आहे खुर्च्या दिसत आहे.

या कार ला समोरून उघडलेला दिसत आहे त्याचा आत मधलाच मशीन दिसत--

आणि दरवाजा दिसत आहे आत मधे जातेत पंखा दिसत आहे लाइट दिसत आहे. पांढर्‍या कलर च.

ते फौंटन सारखं बनवलेल आहे एक प्रवेश द्वार दिसत आहे झाड दिसत आहे बिल्डिंग दिस--